तेच बाकी सारव पण आहे, बाकी सर्वांना पण अभयास करायला लागतो खूप बगायला गेलेत तर अभ्यास तर करायला लागणारच ना भरपूर

काय बोलते? अह गावा काढे पण आता शिक्षण वगैरे नाही चालत ना आता त्यांच पण नुकसान होत ना

गावा कडे कस school college वगैरे नाहीयेत ना जास्त

गावा कडच्या मुलांना पण इकडेच सायला लागत ना मुंबई side ला तेच ना शेवटी

ते येतातच त्यांना यायलाच लगत ना पुढे जाऊन त्यांना काय तरी करायच असेल काय बनायचं असेल तर त्यांना यायलाच पाहिजे ना इकडे.

हो त्यांचा पण पुढे फायदा होईल. त्यांची पण धावपळ वगैरे होते, त्यांना पण family पासून दूर राहाव लागत.

गावाकडे जास्त शिक्षण जास्त मूळ शिकत नाहीत त्यांना आवड नसते जे शिकतात त्यां ते शिकून जातात लवकर आवड अह पण अह आणि अह कस तिकडे अह हे नाहीये ना शिक्षणा साठी school colleges नाहीयेत त्यांना लांब पण पडत काहीकांना

हो, येण्या जाण्या चा खर्च असत

पाऊस ऊन याच्यात जायला यायला लागतो त्यांना तेच पैशे पण पाहिजे पैसे पण पाहिजे येण्या जाण्या साठी tuition ची fees, school ची fees सगळं भराव लागत ना

शिकवायला पण खूप अं पैशे जमून ठेवायला लागतात.

सगळ्यां कडे असतात असे नाही ना

आता पासून saving करू तेव्हाच आपण पुढे जाऊन मुलांना ते उपयोगात आणू ना पैसे

तेच तेव्हाच त्यांच काही तरी future होईल मुलांच सुद्धा आत्ता जर आपण नाय लक्ष दिल तर पुढे त्यांचा problem होईल ना.

Life मध्ये ते काय बनू नाय शकणार ना म काय करू नाय शकणार तेच त्यांनी पण मना वर घेतल पाहिजे शिकणं अभ्यास वगैरे केलाच पाहिजे नाही ते मंग पैशे फुकट जातात. हो आता tuition वैगेरे लावलय मी पण घेते अता job वरून आले तरी सुद्धा मी पण घेते थोड - थोड,

Tution ला जातात पण काय tuition चे teacher काय सगळ्यां कडेच लक्ष देतील मुळं कडे असा नाही ना आपण पण थोड घेतल पाहिजे ना घरी येऊन.

ती पण हे बनणारे ती ला पण engineering मध्ये आहे एवढं computer आवडत ना तिला ती घरात असते laptop वगैरे त्याचा वरती बसते तिच हे करत. करत बसते computer च एक एक site बघत.

तेच तिला computer ची आवड आहे तिनी computerscience घेतल drawing वगैरे अस कर हा असते ती करत तेच computerscience मध्ये गेली तर मग तिला खूप सारे options आहेत तिथे जायला पुढे. आणि computerscience च कस आहे अह तिथे दोन तीन अशे engineering चे देतात त्याचा मुळे तिला जो वाटेल easy ते ती करू शकते पुढे.

तिचा future हे होईल ना वेवस्थित तेच पुढे पैसे वगैरे कमवणांसाठी. हो, ती शिकेल पण ना

पुढे independent होण्यासाठी ते शिकायलाच पाहिजे. हो शिक्षण तर सगळ्यात महत्वाच आहे. शिकला नाही तर माणसाला knowledge पण येत नाही अं आणि कोणत्याच गोष्टी च त्यांना हे नसत. आता कस बोलायच, राहायच, वागायच वगैरे,

माणूस हुशार होतो प्रत्येक गोष्ट माहिती होते, नाही शिकलो तस आपण bank केत bank केत सुद्धा, जाऊन काही मुलांना समजात नाही कसा bank मध्ये पैसे भरायचे कस काय करायच कोणती एक गोष्ट शिक्षणां मुळे मुलांना कळत ना तेच काही जे गोष्टी कुठे गेल्यावर काय वाचाय लागतात तर ते पण शिक्षणा मुळे वाचता येत झर वाचल नाही, तर मग ते अपण उलट सुलट करतो तिथे गेल्या वरती. Instructions वगैरे कुठे - कुठे दिलेल्या असतात बगपरिसरठिकाणी तर ते वाचता आल तर कस आपण follow करतो ना

नहान मुलांना वाचता नाही येत ना काही.

तेच map वगैरे reading करण्यासाठी आल पाहिजे कुडून कुठे असता वगैरे असता वगैरे help साठी map वगैरे आल तर ते पण शिकायलाच पाहिजे सर्व हो तेच म्हणून primary education important आहे.

हो, मी पण primary मधेच टाकल पहिले तिला. तेच ते primary education compulsory असत दहाव्वी परेंत चे education

Englishmedium मध्ये टाकल म्हणजे कसा त्यांना english येत ना झरा. हम्म हम्म मराठी पण important हे सगळेच subject महात्वाचेचेत पण अता कस जास्त english च आहे ना चालू सगळीकढे.

फुडें कुठे बाहेर वगैरे जायच असेल interview ला वगैरे तर english यायला

ते answer आले पाहिजे त्यांना हिंदी तर येत असतील ना वेवस्थित फक्त english बोलताना थोड हे करते ती झरा.

तिला येत नाही वेवस्थित English बोलता आता हळू - हळू मी थोड- थोड घेत जाते आल्यावर job वरून आल्यावर थोडस घेते English थोडस बोलायला शिकवते तिला म्हणजे ती आता हळू- हळू, हळू - हळू बोलेल ना.

नंतर मग पुढे english साठी class लावायला लागेल English

दुसरा grammar वगैरे असत ना त्याच्यात

काय नाय बगायला गेलो तर english सोप्पी language आहे पण फक्त grammar आला पाहिजे त्या साठी आह

बाकी english येऊन जात कारण कि पुढे interview ला दयायला english लागतं

English यायला लागतात confidence वगैरे लगत स्वतावरती.

हो शिक्षणाचा फायदा होतोच lifetime शिक्षण हा उपयोगी पडतोच पूर्ण lifetime मध्ये आपल्याला. आपण शिकलो तर मुलांना शिकवू शकतो आपल्या अं ती त्यांचा मुलांना शिकवू शकतात पुढे जाऊन शिक्षणाचा फायदा होतोच काळाची गरज आहे ना

तेच म्हणून आच बाकी कसं भाऊ वगैरे तुझा बरा आहे ना? हो बरे ह्यात तो पण शिकतोय ना तो कुठे असतो शिकायला? तो आता त्याच engineering college च चाल्लय तो second year ला आहे ना

हम्म म झालच आहेत, दोन वर्ष आहेत त्याच्यात होऊन जाईल त्याचा पण.

लागेल त्याला पण job चांगल्या ठिकाणी बाहेर वगैरे येतात ना बाहेरून वगैरे,

job साठी आपल्या इथे पण आहेत इंडिया मध्ये पण आहेत jobs भरपूर चांगले चांगले. हो ते तर आहेच नाही बाहेरून झर opportunity आली तर घायला काई वाट नाही आहे, कारण कि बाहेरच scope जास्त असत ना बाहेर चा देशांच आपल्या देशा पेक्षा. आणि engineeringfield मध्ये जास्तच असत बाहेरचा देशां पेक्षा हो इथे पण असत आपल्या इथे पण आहे अस काय नाय, इकडे पण आहे इंडिया मध्ये पण

तेच अं त्यांचा scope जास्त असत ना

तेच तर तू काय करतेस म?

हम्म हम्म तू कोणता job करते? मी अं मी bank केत आहे. चांगलंय म सकाळ पासून जात असशील का दुपारी येते? अं सकाळी जाते आणि मग दुपारी तीन ते तीन किव्वा म चार ला येते. अच्छा मंग चांगल आहे ना तुला थोडा वेळ भेटतो

तेच संद्याकाळ चा time भेटतो

चांगलय म. हम्म तेच तू कधी कितीला येतेस?

वेळ भेटतो मला पण एवढा नाय मिळत म आल्यावर जेवण वगैरे सगळं असत घरात वगैरे करायच असत जेवण बिवन

मुलीला पण थोडस शिकवते म आल्यावर माझ्या

त्यात वेळ निगुन जातो आणि मग सकाळी परत उठायच असतो तेच ते सकाळची धावपळ होते कधी कधी जास्त.

सकाळी पाणी वगैरे पण येत ना त्याचा मुळे मग अजून धावपळ होते.

हम्म म बाकी काय?

सगळं व्यवस्थित आहे ना शेजारी बिझारी व्यवस्थित ना सगळं?

तिची किती शाळा लांब आहे तिथून लांब आहे का school मुलीचा? हा तीझी लांब आहे तिला न्हयला लागत ना हा हा हा सकाळी न्हयला लागत का?

मग अं van वगैरे लावली पण मग कधी उशीर वगैरे झाला तर मग नेहते.

म van लावले आहे ना म तुझ तुला कास आणायला नसेल मिळत ना

म तेच, मी पण van नच लावले कारण का मग आणायला मग परत problem होते ना

बारा वाजता येतात मा आणणार कास म्हणून मी पण van च लावून टाकले

तेच आता काय परीक्षा वगैरे चालल्यात ना त्यांच्या हो आता म आहेत exam आहेत चालू

झाला का म आता sixth ला जातील Sixth च परत आता थोडा अभ्यास पण अजून वाढेल ना

मुलांचा आता fifth परेंत एवढ नाय पण आता sixth च maths वगैरे सगळं थोड hard असत ना जरा.

हो, जेवण आता करायच मला थोड भाजी वगैरे बनवायची हे चपाती वगैरे झाले माझी

ठीक हे नंतर करते call हा चालेले, कर म मला call नंतर

हम्म bye हा